हिरव्या पिवळा फुग्गासुद्धा दाखवत आहे. आल्या डब्बासुद्धा दाखवत आहे फ्रिज पुढे ठेवलेले पेपरसुद्धा दिसत आहे. लाइट सुद्धा--

दुकान हा आणि दुकानामधे वरती लिहलेला हा श्री तारा श्री सातेरी ऑटो वर्क्स अस नाव लिहलेल--

तीन चार गाड्या लावलेली दिसत आहे. जिन्याच्या आतमध्ये बऱ्याच गाड्या दिसत आहेत. काही एक गाडीच्या --